तर मित्रांनो अश्या प्रकारे आपण खडक आणि खडकाचे प्रकार अभ्यासले मित्रांनो आता आपल्याला भुरुपे अभ्यासायची आहेत आपण सुरूवातीला नदीमुळे निर्माण झालेली भुरुपे कोण कोणती आहेत ती पाहूया आता मित्रांनो ह्यामध्ये नदीमुळे निर्माण झालेली भुरुपे जी असतात ती दोन प्रक्रियेमुळे निर्माण होतात एकतर नदीच्या अपक्षरन कार्यामुळे म्हणजे विरोजन मुळे आणि दूसरा म्हणजे निक्षेपण मुळे डिपोजेशन मुळे तयार होतात तर सुरूवातीला आपण अपक्षरनामुळे निर्माण झालेली भुरुपे कोणती आहेत ते अभ्यासूया तर पहिल्यांदा काय आहे मित्रांनो तर व्ही आकाराची नदी

त्यानंतर मित्रांनो पुढचा आहे घळई तर घळईजी आहे त्यांचा काठाचा उतार असतो तो कसं असतो तीव्र असतो आणि अरुंद आणि खोल असा त्यांचे पात्र असते भारतामध्ये मित्रांनो नर्मदा कृष्णा सतलज सिंधु चंबल ह्या ज्या नद्या आहेत यांनी युवा अवस्थेत अनेक खोल घळई तयार केलेल्या आहेत तसेच मित्रांनो सिंधु नदी जी आहे ती दिलगीत जवळील गालाईट जी आहे ती पाच हजार पाचशे METER पेक्षा जास्त खोल आहे तर आपण घळई विषयी अभ्यासल आता आपण निदरी काय असते ते बघूयात मित्रांनो जी घळई असते त्या घळईमध्ये आणखीन एक घळई तयार होते तेव्हा त्याला काय म्हंटलं जात तर निदरी अस म्हंटलं जात तर मित्रांनो त्यानंतर आहे कुंभ घरट रांजन खळगे ज्याला PORT HOLES असा देखील म्हंटलं जाता तर ह्यामध्ये पाणी जे असत ते कुंभ घरटे असतात तर ह्यामध्ये पाणी त्याच जागेवर फिरत राहतं आणि इरोजन होत राहतं मित्रांनो गोदावरी दळकुंड हे सगळे ह्याचे उदाहरण आहेत त्यानंतर मित्रांनो पुढचा आहे धावत्या ज्याला धुर्ता वाहक किवा रॅपिड देखील म्हंटलं जात ह्यामध्ये मित्रांनो अशी रचना असते साधारणपणे आणि इथून पाणी येतं ते जोर जोरात पाणी SPEED ने येतं आणि इथं तुळवत आणि इथे पुन्हा विरोजन होत असतं परंतु अश्या प्रकारे पाण्याचा वळण होत असतं तर मित्रांनो उत्तर अमेरिकेतील सेंट लोरेंस नदी वरती लचचीन धावत्या एक आहे तर ह्याचा उदाहरण आहे त्यानंतर मित्रांनो पुढे आहे धबधबा तर धबधब्याचे दोन प्रकार पडतात सामान्य आणि अवरोध स्वरूप पहिल्यांदा आपण सामान्य पाहूया तर सामान्य धबधब्याचे मित्रांनो पुन्हा दोन प्रकार पडतात त्यामध्ये सरकता आणि स्थायी धबधबा येतो तर मित्रांनो सरकता धबधबा जो आहे तर खडकांची रचना आडवी असते आणि आडवी रचना असल्यामुळे जे पाणी वाहत ते पाणी वाहत असताना इथं इरोजन होत मग पुन्हा काही कळवधीने तो धबधबा इथून वाहायला लागतो अश्या प्रकारे इरोजन होत राहतं जल प्रदूषण हे पृथ्वी वरील वाढती समस्या बनत चाललेले आहे. जी मानव आणि प्राण्यांना प्रभावित करत आहे. प्रदूषण म्हणजे प्रभावित होणाऱ्या विषारी प्रदू शाका द्वारे पिण्याच्या पाण्याच्या प्रदूषित केले जात आहे. जसे की वाहून जाणे. कृषी उद्योग कडे

मुख्य स्त्रोत आहे. कोणती ही प्राणी अन्नाशिवाय काही दिवस राहू शकतात, पण पाण्याशिवाय आणि ऑक्ष्येजन शिवाय एक मिनितही कल्पना करणं ही कठीण आहे. वाढत्या लोकसंखयेमुळे पाण्याचे शेती, जलतरण तलाव आणि इतर जलक्रीडा केंद्र

पाण्यातील रासायनिक आणि बायो केमिकल व्याशिष्ट कमी करतात आणि बाहेरील तसेच आतल्या पाण्यावर गंभीर परिणाम करतात. पृथ्वीवरील जिवणसाठी पाणी ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे. यामुळे कोणतेही प्रकारचे जीवन आणि अस्तित्व शक्य होते. हे जीव मंडळात पर्यावरणासाठी संतुलन राखते. अंघोळ, ऊर्जा निर्मिती, पिकांचे, सांडपाणी विल्हेवाट उत्पादन प्रक्रिया इत्यादी आणि करण्यासाठी स्वच्छ पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. वाढती लोकसंख्या, जलद उद्योगिकरण आणि नियोजन शून्य शैली शहरीकरणाकडे नेत आहे. आणि मोठ्या आणि लहान पाण्याच्या स्त्रोतामध्ये भरपुर कचरा सोडत आहे. ज्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावत आहे. अश्या प्रदूषणामुळे पाण्याचे थेट पाण्याच्या उपलब्ध ओझोन, पूर्ण पाण्याची सोय, शुद्ध करण्याची क्षमता कमी करत आहे. जल प्रदूषणाने रासायनिक, भौतिक व जैविक

पाणी आणि वनस्पती यांच्या अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहे. ही एक जागतिक समस्या आहे की देशांना प्रभावित करते. खाणकाम, शेती, विविध शहरी मानवी उपक्रम, शहरीकरण, बांधकाम, औद्योगिक, वाढती संख्या घरगुती सांडपाणी इत्यादींमुळे संपूर्ण पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे. जल प्रदूषणाचे हे मुख्य स्त्रोत आहे. या स्त्रोत मधून सोडलेल्या पाण्याच्या पदार्थांच्या विशिष्ट सांडपाणी, धोका दायक कचरा तपासून

घणा चारा, पार्किंग आणि रस्त्यावरील पृष्ठ भागावरील पाणी, शहरी रस्त्यांवर वाढलेले वाहने इत्यादी प्रदुषक स्त्रोत मोठ्या प्रमाणात जल प्रदूषणात करतात. जे नियमित करणे खूप कठीण आहे आणि महाग आहे. जल प्रदूषण संपूर्ण जगात एक मोठा पर्यावरणीय आणि सामाजिक प्रश्न आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थान निर्देश आले आहे. सत्तर टक्के पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू आणि दक्षिण किनार पट्टीना जी प्रणाली आहे, तर भारतातील प्रमुख नद्या मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाल्या आहे. भारतातील मुख्य नदी विशेषतः गंगा, भारतीय संस्कृती आणि त्यांच्या संबंधित आहे. सहसा लोक सकाळी स्नान करतात आणि कोणत्याही उपवास किंव्हा सना दरम्यान अंग जल अर्पण करतात. त्यांची पूजा पूर्ण करण्याची मध्ये त्यांनी पूजा पद्धातिशी सर्व साहित्य गंगेत टाकले. त्यापासून पाण्याच्या पूर्ण वापरात ची क्षमता कमी करून जल प्रदूषण वाढते, त्यामुळे नद्यांचे पाणी स्वच्छ आणि ताजे ठेवण्यासाठी सर्व देशातील विशिष्ट भारतातील सरकारने त्यावर बंदी घातली पाहिजे

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार गंगा ही भारतातील सर्वात प्रदूषित नदी आहे. जी आधी सर्वात शुध्द

पांचे चाळीस कारखाने आणि दहा कापड गिरण्या कचरा थेट कानपूर जवळील नदीत सोडतात. एका नुसार चौदा दश लक्ष लिटर सांडपाणी आणि दोनशे दश लक्ष लिटर औद्योगिक कचरा सतत गंगेत सोडला जात आहे. इतर मुख्य उद्योग जे जल प्रदूषण कारणीभूत आहे ते म्हणजे साखर मिल, भट्टी लीसरीन, टीठ, साधं सुत, रयोन रेशमी धागा इत्यादी जे विषारी कचरा काढून टाकतात. एकोणीसशे चौऱ्यांशी मध्ये गंगेचे जल प्रदूषण

एकशे वीस कारखाने मोठ्या प्रमाणावर विद्वर्ते मुळे ओळखले गेले. भट्टी साखर, सुत कपडे, सिमेंट, रसायने, रंग इत्यादींमध्ये चौऱ्यानशी दश लक्ष गॅलन कचरा लखनऊ जवळ गोमती नदीत पडतो. चार दशकात ही परिस्थिती आणखी भयावह बनली आहे. जल प्रदूषण रोखण्यासाठी सर्व उद्योगांनी प्रमाणित

लावली पाहिजे. सांडपाणी शुद्धीकरण केंद्राची स्थापना केली पाहिजे. सुलभ शौचालय इतर असा प्रदुषक ना पाण्यात थेट जोडल्याने पाण्यात उपलब्ध ओझोन कमी करून पाण्याची शुद्ध करण्याची क्षमता कमी करत आहे. जल प्रदुषक पाण्यातील रासायनिक व जैविक वैशिष्ट कमी करत आहे. जे सर्व वनस्पती, मानव प्राणी यांच्यासाठी अत्यंत धोका दायक आहे. जल प्रदुषणामुळे पाणी वनस्पती च्या अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहे. ही एक जागतिक समस्या आहे जी विकसित आणि विकसनशील दोन्ही देशात प्रभावी खानपान, शेती, मत्स्य व्यवसाय, मानवी उपक्रम, शहरीकरण बांधकाम, उद्योगाची वाढती संख्या, घरगुती सांडपाणी इत्यादींपासून पूर्ण पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे. जल प्रदूषणाचे अनेक स्त्रोत आहे. वेग वेगळ्या स्त्रोतांमधून सांडलेल्या पाण्याच्या पदार्थांच्या विशेष

तेल साठवण मधून गळती जे कचरा थेट पाण्याच्या स्त्रोटांमध्ये सोडतात जल प्रदूषण. विखरकेले क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्र घणा चारा, पार्किंग आणि रस्त्यावरील पृष्ठ भागावरील पाणी, शहरी रस्त्यांवर वाढलेले वाहने इत्यादी प्रदुषक स्त्रोत जल प्रदुषक भाग घेतात. जे नियंत्रित करणे कठीण आहे आणि महाग आहे. ज्ञानी माणसाने त्याचा स्वागत केल भोजन कक्षात भिंतीवर लाटकलेली परशियन परदे तू पाहिले का? जो बगीच्या आकाराला आणण्यात मोखय दहा वर्ष गेली तो तु पहिलास का? माझ्या ग्रंथालयात जतन करून ठेवलेली चर्मपत्रांची जूनी दस्तऐवज तुला दिसले का? त्या मुलाला संकोच वाटला यां पैकी काहीच त्याचा दृष्टीस पडलं नव्हतं अशी कबुली त्याने दिली ज्ञानी माणसानी सांभाळायला दिलेल्या दोन थेंबांवर त्याचे चित्त एकवटल होत काही हरकत नाही पुन्हा जा आणि माझ्या या विलक्षण जगातील एक एक गोष्टीच अवलौकन करून ये एखाद्या व्यक्तीचं घर आपल्याला परिचयाच झालं नसेल तर आपल्याला त्याच्यावर विश्वास कसा टाकता येईल? मुलाने सुटकेचा निश्वास टाकत चमचा हातात धरत पुन्हा फेरफटका मारण्यास सुरुवात केली या वेळी कुठलीही गोष्ट त्याचा नजरेतून सुटली नाही भिंती, छत आजूबाजूचा परिसर बगीचा सभोवतालच्या पर्वत रांगा सुंदर सुगंधी फुल आणी हा साऱ्या मागे असलेली सौन्दर्य दृष्टी सार काही त्याने निवांत बघितल परत आल्यावर त्याने प्रत्येक गोष्टीचा आढावा दिला त्याचं बोलण ऐकून घेतल्यावर ज्ञानी माणसांने विचारलं हे सगळ ठीक आहे रे पण चमच्या मधलं तेल कुठं गेलं? मी तुला चमच्या कडे लक्ष द्याला सांगिल होत

आपल्या आजू बाजू असलेल्या आश्चर्यकारक गोष्टी पाहणं आणि त्याच वेळेस हाता मधल्या चमच्यामधलं तेल न सांडून देण, हेच सुखाच लक्षण आहे या वर मेंढपाळ काहीही बोलला नाही वृद्ध राजाने सांगितलेला कहाणीचा माथितार्थ त्याला समजला होता प्रवास करायला मेंढपाळाला कितीही आवडत असलं तरी मेंढराना विसरून चालणार नव्हतं त्या तरुणा कडे रोखून पाहत वृद्ध माणसाने दोन्ही हात जोडून त्याच्या डोक्यावरून वेगवेगळ्या प्रकाराने फिरवले त्या नंतर तरुणाने आणलेल्या सहा मेंढया घेऊन तो तिथून निघून गेला सरीपा मध्ये सर्वात उंचावर असलेल्या मुर जमातीच्या लोकानी बांधलेल्या एक किल्ला किल्ला होता त्याचा भिंतींवर बसल्यावर दूरवर असलेली अप्रिका नजरेस पडली त्या दिवशी दुपारभर राजा तिथे बसून

नव्या वातावरणात त्यांना मजा वाटत होती अन्न आणि पाण्याची ददात मिटली की त्यांना कशाची काळजी असणार होती मेलकीबीरीजच लक्ष बंदरातून बाहेर पडणाऱ्या छोट्या जाहजाकडे वेधले गेले इथून पुढे तो तरुण त्याला कधीच भेटणार नव्हता प्रेषित अब्राहमा कडून एकदशांश मूल्य वसुल केल्यावर तो ही राजाला दिसला नव्हता. वसुल करण हेच त्याच काम होत ईश्वराला कुठलीही नियती नसते म्हणून त्यांना इच्छाही नसावी असं असूनही तरुणाला यश मिळावं असं सालेमच्या राजाला मनापासून वाटत होत तो तरुण आपल नाव लवकरच विसरणार आहे हेही वृद्ध जाणून होता किती वाईट मी त्याला परत परत माझा नाव सांगायला हव होतं, निदान माझ्या बद्दल बोलतांना मी सालेमचा राजा मेलकीबीरीज असं तरी तो म्हणायला खांतवलेल्या नजरेन अभाळकडे पाहत म्हणाला, हे ईश्वरा, मला माहित आहे, की हा ही एक गरविष्ठपणा आहे पण माझ्या सारख्या म्हाताऱ्या राजाला

AFRICA किती विचित्र आहे तरुणाच्या मनात आलं CONVIOUR नगरातल्या अरुंद रस्त्यावर असलेल्या अनेक गुत्यां पैकी एका गुत्यांत तो बसला होता काही लोक मोठ्या आकाराचा हुक्का आळीपाळीने ओढत होते गेल्या काही तासात हातात हात घालूनचालनारी माणसे बुरख्यातल्या स्त्रिया आणि उंच मनोरे चढ उतर करणारे मौलवी त्याने पाहिले होते त्याने थोड्या थोड्या वेळांनी मौलवीनी नमाज म्हंटला की सर्व जण गुढच्यावर बसून जमिनीवर माथा टेकत होते सगळा नास्तिक पणा तरुण स्वतःशीच बोलला लहानपणी तो नेहमी चर्च मध्ये जात असे पांढऱ्या घोड्यावर आरुढ झालेल्या हातात तळपती तलवार धरलेलल्या set सेंटी आगो च्या पुतळ्याकडे तो भारल्या सारखा पाहत राही त्याच्या पायाशी अनेक माणसं अशी झुकालेली असत अचानक त्या तरुणाला एकटेपणाची जाणीव झाली नास्तिकतेच्या पोटी सैतान दडलेला असतो अस त्याला वाटलं प्रवासाच्या या धामधुमीत एका छोट्या बाबी कडे त्याच दुर्लक्ष झाले होते मुद्दा लहानसा असला तरी अतिशय महत्वाचा होता त्या पाई

बाजूच्या TABLE वरचे ग्राहक जे काही पित होते तेच त्याने मागविले तो कडू चहा होता त्याला स्वतःला वाइन प्यायला आवडली असती पण त्याची चिंता आता कशाला खजिन्या पर्यंत कस जायच आणि तो खजिना नेमक काय आहे? हे त्याचा दृष्टीने अधिक महत्वाच होतं सर्व मेंढया विकल्याने त्याच्या पाकिटात पुरेसे पैसे होते ज्याचा कडे पैसे आहेत तो कधी एकटा पडत नाही हे त्याला अनुभवाने समजल होत पैशांची जादूच वेगळी पुढच्या काही दिवसात तो पिरामिड जवळ पोचणार होता फक्त सहा मेंढया देण्याच्या मोबदल्यात सोन्याचं कवच घातलेला वृद्ध गृहस्त नक्कीच खोट बोलणार नव्हता त्या वृद्धाने सूचिन्ह आणि संकेतां बद्दल त्याला सांगितलं होतं समुद्रधुनीतून प्रवास करताना त्याचा मनात सूचिन्हांचाच विचार होता तो वृद्ध गृहस्थ जे काही बोलला, जे अगदी जाणीवपूर्वक ENDONESIA च्या शेतां मधून तरुणाने बराच काळ घळविला होता त्या कालावधीत तो संकेतांचा अर्थ लावायला शिकला होता आकाश आणि जमिनीचे निरीक्षण करून आपली वाट कशी निवडावी हे त्याने आत्मसात केल होत

त्याला ह्या सर्व गोष्टी शिकवल्या होत्या ईश्वर जर त्या मेंढयाना इतकी योग्य वाट दाखवतो तर तो आपल्यालाही योग्य मार्गांवर नेईल या विचारांनी त्याला बर वाटलं त्या मुळे चहाचा कडवटपणाही कमी झाला तु कोण आहेस? कोणीतरी स्पॅनिश भाषेत त्याला प्रश्न विचारला ती भाषा कानावर पडतात तरुण सुखावला तो संकेतांचा विचार करत असताना कोणी तरी येऊन उभ राहील होत तुला स्पॅनिश भाषा कशी काय येते? नुकत्याच आलेल्या त्या दुसऱ्या तरुणाला त्याने विचारले अंगावर पाश्चात्य पोशाख असल तरी त्या दुसऱ्या वर्णावरून तो इथलाच नागरिक असल्याच कळत होत दोघांची उंची आणि वय सारखं होत आपण स्पेन पासून जमतेम दोन तासांवर आहोत त्या मुळे इथे जवळपास सर्वांना स्पॅनिश भाषा बोलता येते बस इथे मी तुझ्या साठी काही तरी मागवतो अस म्हणत,

या देशात कुठेही वाइन मिळणार नाही इथल्या धर्माला ते मुळीच मान्य नाही आपल्याला पिरामिड पर्यन्त जायच आहे अस त्या तरुणाला त्याने सांगितलं तो खजिन्या बद्दल बोलणार होता परंतु त्याने स्वतःला सावरलं नाहीतर त्या अरब तरुणानेही त्यात हिस्सा मागितला असता जे आपल्या कडे नाही ते न देण्या बद्दल वृद्धाने त्याला बजावल होत तू मला तिथपर्यंत घेऊन गेलास तर मला फार आवडेल वाटाडे म्हणून मी तुला थोडेसे पैसे देईन मी तुला तिथे कसं जायचं आहे याची तुला काही कल्पना आहे का? गुत्याचा मालक बाजूला उभा राहून त्या दोघांच संभाषण लक्षपूर्वक ऐकतो आहे ते तरुणाच्या लक्षात आलं तो अस्वस्थ होता मालकाचं उभं रहाण त्याला अजिबात आवडले नव्हते नुकताच त्याला मार्गदर्शक सापडला होता ही संधी तो गामावणार नव्हता तिथे जाण्यासाठी संपूर्ण सहारा वाळवंट ओलांडावे लागत नावागताने त्या साठी पैसे लागतात तुझा कडे पुरेसे पैसे आहेत की नाही याची पूर्ण खात्री करून घ्यावी लागेल मला हे ऐकून तरुणाला थोड विचित्र वाटलं परंतु त्याचा त्या वृद्ध राजावर पूर्ण विश्वास बसला होता जेंव्हा आपल्याला एखादी गोष्ट मनापासून प्राप्त करायची असते तेंव्हा संपूर्ण विश्व या साठी एकवटतं अस राजांनी त्याला सांगितलं पाकिट काढून त्यातले पैसे त्याने नावागतला दाखविले तितक्यात गुत्याचा मालक तिथे आला अरबी भाषेत दोघांची काही तरी बाचाबाची झाली मालक त्रास आपण इथे थांबू नये असं त्यांच म्हणण आहे चल इथून बाहेर पडू नावागताने तरुणाला म्हंटले तरुणाने सुटकेचा निश्वास टाकला की जाण्या आधी बिलाची रक्कम देण्यासाठी तो वळला त्या बरोबर त्याला घट्ट पकडत मालक तावातावाने काहीतरी सांगू लागला मनात आल असत तर त्या मालकाचा सामना तो करू शकला असता पण आपण परक्या देशात आहोत याच भान त्याला होत त्याचा दंड धरत नावागताने त्याला बाहेर घेतला तुझ्या पैशांवर त्याचा डोळा आहे कंडिअड शहर आफ्रिकेतील इतर शाहरांहून वेगळ आहे हे बंदर असल्यामुळे इथे चोरांचा सुळसुळाट आहे आपल्या नवीन मित्रावर पूर्ण विश्वास बसला भयंकर धोकादायक परीस्थितीतून त्याने त्याला वाचवल होते शांतपणे त्याने आपले पैसे मोजले ते पटकन हातात घेत नावागत

खरेदी साठी लोकांची झुंबड उडाली होती विक्री, जाहिरात, घासाघिस सगळीच बजबजपुरी भाज्यां पासून चाकू सूऱ्यां पर्यन्त गलीच्यां पासून तंबाखू पर्यन्त प्रत्येक गोष्ट विक्रीला होती तरुणाने नावागतावरची आपली नजरजराही बाजूला काढली नाही त्याचे सर्व पैसे नावागताच्या हातात होते ते परत मागण्याचा विचार त्याचा मनात आला पण ते बर दिसलं नसते त्यांची मैत्री नुकतीच झाली होती त्या नवीन मित्राला काय वाटत असेल या विचित्र भूमीवर पाळल्या जाणाऱ्या रीती रिवाजांची कल्पना तरुणाला नव्हती मी त्याच्यावर नीट लक्ष ठेवेन तो स्वतःशी म्हणाला आपण त्याचा पेक्षा अंगापिंडाने मजबूत आहोत याची जाणीव त्याला होती या सगळ्या गदारोळात एक सुंदर तलवार त्याच्या नजरेला पडली त्या तलवारीच म्यान चांदीच होते त्या तलवारीच्या काळ्या मुठीवर मौल्यवान रत्ने जडविली होती इजिप्तहून परत आल्यावर ती तलवार विकत घेण्याचे त्याने पक्क ठरविले ही तलवार कितीची आहे? हे विचारना त्या दुकानदाराला त्याने नावागतला म्हटलं तलवार बघण्यात तो क्षण दोन क्षण तो इतका गुंग झाला होता की नावागताने त्याच्या हातावर तुरी दिली होती त्याला धस्स झाल हृदयात बारीकशी कळ उठली आजूबाजूच्या गर्दीत नावागताचा शोध घेण्यात अर्थ नाही हे ही त्याच्या लक्षात आल काही क्षण तो तसाच तलवारीकडे पहात राहिला शेवटी तो वळला त्याच्या चारही बाजूनी प्रचंड गर्दी होती ओरडणारी, विकणारी, विकत घेणारी, वाद घालणारी माणस वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा चित्रविचित्र गंध पण नवीन मित्र कुठेच दिसत नव्हता आपला मित्र चुकून आपल्या पासून दुरावला असेल या वर तरुणाला विश्वास ठेवायचा तिथेच थांबून त्याची वाट बघायची त्याने ठरवलं तेवढ्यात एक मौलवी जवळच्या मनोऱ्यात चढून गेला त्याने नमाजाला सुरुवात करताच बाजार पेठेत उपस्थित असलेल्या प्रत्येकानी गुढग्यावर बसत जमिनीवर कपाळ टेकवले पुढच्या क्षणी वारुळातील मुंग्या प्रमाणे भराभर हालचाली करत सगळयानी आपापले ठेले आवरले hi सोनु.

काय करतीयेस ग ? काही नाही, बघत होते आपले जुने school चे photos

हो खुप दिवस झाले photos बघितले नाही. आज photos बघता बघता school चे photo आले तसं म्हणजे school ची आठवन येत होती ग. होना ग काय दिवस होते ते नाही का.

हम्म किती छान दिवस होतेना school चे रोज जायचं मस्त tifine काही नेलं नाही तर problem नाही. परत ते शाळेतली खिचडी साठी line लागायची. हम्म किती मजा यायचीना यार. खरच ग खुप मजा येत होती बघ आपल्या शाळेची खिचडी किती भारी होतीना. म्हणजे घरच जेवन सुद्धा खाऊ वाटायच नाही. म्हणजे असं वाटायच खिचडीच खावा. किती मस्त होती शाळेतली खिचडी पण. हो ना ग खुप आठवतात दिवस तु काय करते मग आता. काही नाही आता पण मी school ला जाते. पहिले मी शिकण्यासाठी जात होते आता शिकवण्यासाठी जाते. wow छान आहे की मग पण असं वाटतंं यार शिकण्यासाठी जात होतो ते भारी होतं. तेव्हा वाटायच आरे मी teacher असते तर किती चांगलं झालं असतं. मला tension नसतं अभ्यासाच. college life पण नाही तशी जशी school ची life होती तशी. हा school सारख काहीच नाही यार. कसं ना मस्त अं bell झाली की लगेच खेळायच tiffin खायचे लवकर लवकर सगळे जन सोबत खेळनार. काही tension नाही काही नाही. फक्त अभ्यास करायचा झाला अभ्यास झाला की पळायच आपलं सुटुन. असंं वाटायचं की bell होती कधी सुट्टी होती. हम्म किती मजा यायची ना. हो ना ग खुप छान होतं बघ. sir लोक पण खुप आठवतात ते teacher वगैरे.

बुरांडे madam माहिती आहे का तुला? बुरांडे madam किती खतरनाक होत्या .

बाप त्यांची stick किती लागायची

बाई एकदा त्यांनी काय केलं माहिती आहे का? मी असंच एक दिवस absent होते. त्यांनी काय केलं माहिती आहे का?

तेव्हा पासून इतकी भितीवाटती ना त्यांची एकच दिवस बाप रे absent होते एकच दिवस तेव्हा. हा खुप मार खाल्ला होता यार. बर्कुले sir पण काय कमी नव्हते madam हा बर्कुले sir पण खुप खतरनाक होते. टक हे आपले अं आजुन एक sir नाहीका एकदम strict होते बघ ते सगळे ते हे घ्यायचे व्यायाम वगैरे. ते sir च नाव काय होतं ग?

अंभुरे sir नाही ग आजुन एक sir होतेना.

ते sir किती famous होते strictness च्या बाबतीत एकदम अशी मोठी छ्डी घ्यायचे बघ हे दना दन दना दन कुटायचे मुलांना. ड डाक डाके sir का? हा डाके सर हो ग डाके sir तु काय विसरली इतक्या लवकर ते डाके sir ना

आरे ते तर sir किती strict होते म्हणजे झाले ग sir डाके sir बुरांडे madam हो का? कधी retired झाले यार? मला माहीतच नाही.

हो का? हम्म तु भेटलीस का त्यांना म्हणजे काय तुला school ला परत. नाय ग मी पण नाही भेटले बघ त्यांना माझ admission college ला दुसरी कडे आहे. हो का? अरेरे खुप भारी आरे हा मी नाही का केंद्रामध्ये गेलते तेव्हा मला स नाही केंद्राचे photo होते ना त्यात मला बुरांदे madam दिसल्या होत्या बघ. केंद्राच्या photos मध्ये स्वामी समर्थ महाराजाचे photos होते ना त्याच्यामध्ये madam दिसल्या होत्या मला तर लगेच जुण्या आठवनी ताज्या झाल्या madam नी कसं मारल होतं बाप एकदा. एकदाच मारल पण lifetime विसनणार नाही असं मारलेल आहे यार,

खरं आहे यार. शिक शिकवायच्या पण छान हंं त्या. खुप मस्त शिकवायच्या. त्याची teaching म्हणजे खुपच भारी होती. आणि इतके छान छान point of view शा समजुन सांगायच्या ना त्या की बघायच कामच नाही. म्हणजे विसरायचच नाही माणूस. तुम्हाला ग madam त्या? कोणत्या subject ला नव्हत्या बघ आम्हाला. आम्हाला आमच्या class teacher होत्या ना ग हम्म आणि आमच्या कसं आमच्या class teacher होत्याना आम्हाला इंग्लिश ला होत्या त्या. आणि म्हणजे ते कसं माहीती आहे का. त्या इंग्लिश विषय इतक्या छान explain करायच्या ना म्हणजे, खुपच भारी नाही डाके sir नव्हते आम्हाला. पण सगळ्यांना ground वर PT ला PT ला होते डाके sir मग PT तेच घ्यायचे ना गंं. सगळे मुलं किती घाबरायचे डाके sir म्हटल की

आपल्या एवढ कोण. नाही कोणत्या sir ना एवढ घाबरत नव्हते तेव्हढे डाके sir ना घाबरायचे मुलं.

आरे एक तर एका मुलाची शाळा सुटल्यावर म्हणजे शाळा complete झाली. ते नाहीका असच बाहेर होतं म्हणजे एक भैय्या आहे तो ओळखीचा होता. तो भेटला त्यानी कोणाच नाव घेतलं डाके sir च म्हणे डाके sir किती खतरनाक होते बाई. आणि आ म्हणजे आपण मी तेव्हा शाळेतच होते शिकायाला हा तेव्हा ते मला सांगात योगा मध्ये आहे का म्हणलं हो हो भैया. मग तो म्हणी आम्हाला डाके sir इतके खतरनाक मारायचे बाप रे. खुप strict sir होते त्याच्यामुळे नाहीका आम्ही कातही बिघडलो नाही म्हणे. खुप छान होते म्हणे ते सर. हम्म आणि म्हणे आसेच sir पाहीजे म्हणे strictness म्हणजे कसं मुलं बिघडत नाही काही नाही ऐकतात sir च असं त्याच म्हणनं होतं.

अं मी का मी राहते strict पण राहते आणि आशी म्हणजे अं normal पण राहते. friendly पण राहते दोन्ही पण हं मुलांनी जर ऐकल तर friendly राहते त्यांच्या सोबत आन जर नाही ऐकल तर मग strickt होते मी. खुप जास्त मस्ती केली तर. कारण मुलांना